पिंक कलर चे टाइल्स वेगेरे लाऊन आहेत.

इथे एक मुलगा भाषण देत आहे.

इथे खुप साऱ्या मच्छ्या दिसून राहिल्या आहे.

शायद दोन फ्लोर असेल हे ह्या बिल्डिंग ची--

चेअर च कलर व्हाइट आहे आणि बाजूला ठेवलेल रेड आहे.

ही चंद्रपूर च्या जटपुरा गेट ची इमेज दिसून राहिली आहे एक ऑटो आहे.

आणि शूज घातलेला आहे त्याच्या माग बाजूला--

माणूस काहीतरी घेऊन राहिला आहे.

हेच्यानि कंपाऊंड बनवलेल आहे तिथे झाड दिसून राहील --

चेअर आहेत चेअर वर बसून काम करत आहेत.

रस्ता आहे अजाद गार्डन आहे.

ग्रीन कलर आणि फ्लॉवरस नि ते मॉल ला टाइल्स वेगेरे लावून दिसत आहे.

हे एक चायनिज सेंटर आहे.

एक खुप मोठा बल्ब चालू आहे.

कपड्याचे दुकानाच्या समोर दोन पुतळे ठेऊन आहे.